MY SELF सेजल पाटील FROM DOCTOR राजेंद्र गोडे COLLAGE OF PHARMACY मलकापूर B PHARM THIRD YEAR आजचा माझा विषय आहे COLLAGE आज आजच्या या लेखात मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे COLLAGE मराठी तुम्ही तुमच्या शाळा किंव्हा महाविद्याल विद्यालय इन सफलतासाठी COLLAGE मराठी निबंध

आयुष्यात पुढे कसे जायचे हे COLLAGE मध्ये शिकवले जाता COLLAGE म्हणजे काय महाविद्यालय ही एक अं शैक्षणिकसंस्था आणि समाजाच्या एक महत्वा महत्वाचा घटक आहे महाविद्यालय ही पदवी प्रदान करणारी श शिक्षणिक

COLLAGE हे एक असे ठिकाण आहे जिथे एखादी व्यक्ती आपले career चे ध्येय साध्य करण्यासाठी उच्च शिक्षण घेऊ शकता COLLAGE प्रत्येकासाठी खरोखर आवश्यक आहे असं असाप्रकारे यशस्वी career साठी विद्यार्थ्यांना ज्ञान आत्मविश्वास शिक्षणिक आणि तांत्रिक कौ कौशल्ये career साठी संधी आणि सामाजिक कौशल्य आवश्यक असते महाविद्यालयाचे महत्त्व अं IMPORTANCE OF COLLAGE महाविद्यालयीन शिक्षणाचे महत्त्व एखाद्या जीवनातील भूमी भूमिकेवरुन ठरवता येते मात्र त्याआधी मुलांना महाविद्यालयाची चांगली माहिती असणे गरजेचे आहे त्यांना हे सुद्धा समजले पाहिजे की ते COLLAGE ला का जात असतात आहेत

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील प्रतिष्ठ पदावर चांगल्या पगाराची नोकरी हे अनेक लोकांचे ध्येय असते महाविद्यालयीन शिक्षणाचे महत्त्व समजण्यापैकी काहीजण ही उद्दिष्टे साधन करतात परंतु बरेच लोक आहेत CAREER ध्येय साध्य करण्यात अपक्षीय ठरतात आणि याची अनेक कारणे आहेत जसे COLLAGE मधे लक्ष न देणे आपले शिक्ष शिक्षण पूर्ण न करणे अशे अनेक काही असे अस अशे असले तरीही महाविद्या विद्यालय महाविद्यालय शिक्षण नेहमीच विद्यार्थी मधील आत्मविश्वास वाढवतो कर्तव्य आणि जवाबदारीची जाणीव हा आपल्या मानवी विकासाचे मार्ग आहे कारण एखादी व्यक्ती स्वतःच अं आर्थिक विकासाचे वातावरण तयार करण्यास मदत करतो आपल्या सामाजीक आणि त्याचा विकास सुरुवात महाविद्यालय शिक्षणापासून होते

शिक्षणाची जवाबदारी देते शिव शिवात्य एक मनोरंजन नोकरीचा मार्ग निवडण्यासाठी सुद्धा मदत करते मा म्हणूनच असे म्हणतात येईल कि महाविद्यालय विविध्य व्यवसायासाठी MASTERS COURSE आणि पदवीअभ्यासक्रम देतात तसेच विद्या महाविद्यालय विद्यार्थी चांगल्याच आणि वाईट COMPANY चे विशेषण करतो कोणत्या COMPANY च्या त्यांना दीर्घ काळात फायदा होईल याचे ते विशेषण करू शकतात तसेच ते त्यांच्या आत्म आत्मसम्मानावर आणि त्याचा पालकांच्या मान्यतेवर शिक्षण प्रभाव शोधू शकतात आपली स्वतःची कौशल्य सुधरणे हा देखील महाविद्याल लय शिक्षणाच्या आण आणखी एक प्रभाव घटक आहे म्हणूनच महाविद्यालय वातावरण असे आहे ज्यामध्ये अनेक प्रकारचे अनुभव मिळू शकतो जो यशस्वी जीवनासाठी टाळता येत नाही महाविद्यालयाचे काही गोष्टी महाविद्यालय पदवी असलेले कोणीही सर सरासरीपेक्षा जास्त कमवू शकतात COLLAGE मधे असलेली शोषक सोशल NETWORK तुम्हाला तुमच्या विचारांचा विकास करण्यास मदत करू शकतो महाविद्यालयातील नव नव नवनवीन कौशल्ये विद्यार्थ्यांचं CAREER नक्कीच मदत करतील महाविद्यालय शिक्षण तुम्हाला नवीन क्षेत्रात प्रवेश करण्यास तयार करु शकते अं नवीन पदवी तुम्हाला क्षेत्रातील नोकरीच्या संधी निर्माण करतात COLLEGE च्या आत्मविश्वास तुम्हाला नवनवीन गोष्टी करण्यात संधी देते विद्यार्थ्यां विद्यार्थांच्या स्वभावात आणि स्वयंमध्ये जवाबदारीची भावना निर्माण होते आपण असे म्हणू शकतो की महाविद्यालय ही केवळ एक शैक्षणिक संस्था नाही तर विद्यार्थ्यां प्रत्यक्ष जीवनाची माहिती देणारा ठिकाण देखील आहे कर्तव्य आणि जवाबदारीची जाणीव हा मानवी विकासाचा मार्ग आहे जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या कृती आणि कर्तव्यसाठी जवाबदार असेल तेव्हा ते सामाजिक आणि आर्थिक विकासाचे वातावरण तयार करण्यास मदत करेल असप्रकारा प्रकारे जवाबदार देशां देशबांधव वांसह मजबूत देशांसाठी महाविद्यालय खरोखर आवश्यक आहे तर

घेतला त्यावेळी माझ्या शाळेतील काही मित्र आणि मैत्रिणी माझ्या सोबत होत्या त्यामुळे मला college च्या पहिल्या दिवशी एक वाटले नाही मग जसजसें आम्ही COLLAGE मधे जुने होत गेलो तस अं तशी अं जुने होत गेलो त्याचतशी आम्हाला COLLAGE मधे वातावरणाची सवय होत गेली आमचे COLLAGE हे MORNING COLLAGE असायचे म्हणजेच सकाळी लवकर असण्याचे आणि आमच्या पहिली CLASS हा एक ते दहा असण्याची आणि त्यानंतर पंधरा MINUTE ची सुट्टी असायची असे सव्वा एक पर्यंत आमचे COLLAGE असायचे जिमा खाण्याच्या बाजूला एक खेळाचे मोठे मैदान होते जेथे आम्ही वेगवेगळे खेळ खेळायचो जसे CRICKET, VOLLYBALL खोखो इत्यादी आमच्या college मधे जर खूप काही वा वाणिज्य विषयाबद्दल काही स्पर्धा असल्या तर आम्ही सगळे मिळून त्यास्पर्धेमध्ये सहभाग होत होतो त्याच बरोबर आमच्या COLLAGE मध्ये सहा महिन्यामधून एकदा INDUSTRIAL साईट देखील जात आणि आमच्या गटातील सर्वजण INDUSTRIAL SITE VISIT ला न चुकता जातात जात होतो आमच्या COLLAGE मधे GADRING व्हायचा SPORTS व्हायचा त्यामध्ये वेगवेगळे DAYS व्हायचे तसेच अभ्यासातून वर वरंगुळा पारंपरिक दिवस जसे TRADITIONAL DAY, RETRO DAY, MIDNIGHT STAY सारखे अनेक BOLLYWOOD DAY अनेक असे इत्यादी डेज व्हायचे आणि आम्ही खूप मज्जा करायचो त्यात अं traditional day मधे महाराष्ट्रयीन कर्नाटक बंगाली तामिळी अशा प्रकारचे वेशभूषा करायचो आणि मुले देखील वेगवेगळ्या पारंपरिक अं वेशभूषा करत होते COLLAGE मधे वेगवेगळे SPORTS पण व्हायचे त्यामध्ये खो खो कबड्डी खेळत होतो आणि असेच होते

माझे परिवार खूप मनमिळाऊ स्वभावाचा आहे माझ्या परिवारामध्ये माझे वडील पकडून मला

पत्नी म्हणजे माझ्या काकी आणि चुलत्या plus त्यांची मुलं एवढे सगळे मी पकडून आणि माझे आज्जी आजोबा एवढे सगळे पडून पकडून आमचा खूप मोठा असा परिवार तयार होतो

बोलायचं जर झालं तर आमच्या परिवारावर येणारे संकट हे सगळे आम्ही मिळून सोडवतो त्याची निवारण करतो आणि मन मिळून सर्वांसोबत राहतो आमचा परिवार अतिशय खुशाल आहे आणि मी स्वतःला खूप lucky समजतो किंवा खुशनसीब समजतो कि मला असा परिवार भेटला आमच्या परिवाराचे वैशिष्ट्य असे कि आमचा परिवार कोणापासूनच काही लपवत नाही किंवा सगळ्यांना मदत करतो आमच्या परिवाराचे सर्वात मोठे सदस्य म्हणजे माझे आजोबा ज्यांनी आमच्या परिवारात काही ही नसतांना खूप सारी धनसंपत्ती कमवली